एक औरत अपने हाथो मे मटका लिए हुए हैं व एक संत महापुरुष व्यक्ति को ध्यान दे रहे हैं कुछ औरते व्यक्ति खेतमे फसल को बुवाई कर रहे है।

यह एक शॉप है शॉप के अंदर बहुत सारे अलमारी मे समान रखे हुए है कुछ फुल मालाए टाँगी हुई है लाईटे लगी हुई है एक दीवार पर कलेंडर लगा है जिसमे--